मला या चित्रा मध्ये एक मंदिरा सारखं एक अ दिसत आहे तिथे अस काही तरी नाव आहे ते खूप छान वाटतं आहे.